आणि अहिंसे वर विश्वास ठेवणाऱ्या जे जैन जैन धर्माच्या म्हणजे अं भमंक भक्कम उपस्तीती सोबत ते अहिंसे चे पालन करण्यात किवा इतराना इजा इजा न करता मोठे झाले होते.

आणि त्याचे तर त्याचे तर तेथील यावय कदाचित त्याच्या वयाच्या आणि वर्गातील बहुटक मुळपेक्षा वदंती नव्हते

आणि वयाच्या अठरा अठराव्या वर्ष वर्षा पर्यन्त गांधी एकही वर्तमान वर्तमान पत्र चालवले नव्हते.

भारतातील म्हणजे नवोदित barrister म्हणून कीवा इंग्लंडमध्ये विद्यार्थी म्हणून कीवा त्यांनी राजकारणात फारसा रस दाखवला नवत आणि खर्च प्रत्येक वेळी जेव्हा ज ज्व्ह तो एखाद्या सामाजिक सामाजिक मेळाव्यात भाषण वाचनीय साठी कीवा court त म्हणजे बचाव करण्यासाठी उभा राहिला तेव्हा स्टेज चा भयानक भीतीने तो भारावून गेला होता. आणि राजकोटच्या अबहीस करत होता राजकोटच्या शाळेत शिक्षण केलेल होते. हा हा लंडन मध्ये म्हणजे गांधीजींची शकहार mission ही एक उल्लेखनीय घटना होती आणि लंडन लंडन society सामील होऊन ते कार्यकारी संमतीचे सदशी झाले आणि त्यांनी अनेक परिषदा मध्ये म्हणजे भाग घेतला आणि त्यांच्या journal शोध निबंध प्रक्षित केले आणि इंग्लंड मध्ये

अं थिव थिव साठीशियन भेट घेतली. आणि त्यांना खेळतला पण जास्त इंटरेस्ट नव्हता फक्त अभ्यासा मध्ये जास्त होता बूक वाचा. हा महात्मा महात्मा गांधीचे शालीये शिक्षण हा त्यांच्या इतिहासातील सर्वात प्रसिद्धी व्यक्ति म्हणजे एक बनण्याचा प्रमुख भाग होत जरी ते अं पोरबंदर मधील प्राथमिक शाळेत शिकला. शिकला होता तिथे म्हणजे त्याला पुरस्कार आणि शिष्यवृत्ती मिळाली होती तरी त्याचा शिकण्याचा दृष्टिकोण खूपच सही होता आणि अठराशे सतत्यांशी मध्ये अं बॉम्बे बॉम्बे विध्ययपीठित म्हणजे मॅट्रिक ची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर गांधीजी गांधी म्हणजे भावनगरच्या अं रामलदास कॉलेजमध्ये दाखल झाले. तेरा वर्षाने त्याची लग्न पण झाल होता कस्तुरभा हो आणि गडिजिनच्या गांधीजींच्या वडिलांची इच्छा होती की त्यांनी वकील व्हावे जारी त्यांना मुळात डॉक्टर व्हायचे होते पण त्यावेळी इंग्लंड हे हे शिक्षण चे केंद्र केंद्र होते आणि त्यामुळे गांधींनी इंग्लंड ला जान्या साठी अं कॉलेज त्याच्या वडिलांची आवडती शाळा सोडावी लागली अन त्याच्या आईच्या अक्षपान्ना न न न जोमनता गांधीजी अं गांधींनी सहल करण्याचा आणि तीनचे स्वप्न पूर्ण पूर्ण कर्णीचा निधार केला.

हो आणि आखरी सपटे अठराशे आठ्यानशी मध्ये तो लंडनच्या स्कूल पैकी महणजे एक एकला स्कूल मध्ये कायद्याचा अभ्यास कर्णीसाठी इंग्लंडला रावण झाला आणि अठराशे नव्वद मध्ये त्यांनी लंडन विद्यापीठात मॅट्रिकची परीक्षा दिली.

आणि लंडन लंडनमध्ये शिक्षण शिक्षण घेतल्यानंतर जेम्स जेम्सने आपले सार्वजनिक बोलण्याचे कौशल्य सुधारण्यासाठी सार्वजनिक बोलण्याचा सराव गटात सामील होण्याचा निर्णय घेतला यामुळे

आणि ते लंडनमध्ये पण लॉं बनत असे त्यांच्या भाऊ जो होता लक्ष्मी द्या त्यांना सपोर्ट त्यांना खूप मदत केलेली होती त्यांची आणि सर्वात गरीब आणि अपेक्षित लोकांना मदत करण्याचा महात्मा गांधी नेहमीच उत्साहीत होता.

हा आणि अजून अठराशे अठराशे चौर्यनव मध्ये जेव्हा ते फक्त पंचवीस वर्षाचे होते तेव्हा अं नेल्सन मंडेला म्हणजे प्रचारात खूप चांगले चांगले झाले आणि त्यांनी म्हणजे ब्रिटिश सरकार आणि नेटल विधान मंडळाकडे अनेक याचिकांचा मसुदा तयार केला आणि त्यांच्या शेकडो देशीवाद देश बांधवांनी त्यावर स्वाक्षरी केली.

भारतीयांच्या समस्या कडे वेदनात यशस्वी झाली.

आणि ड डरबनला गेल्यानंतर तो माणूस वकील म्हणून काम करत राहिला आणि अठराशे पंच्यानवमध्ये त्यांनी न्याटल इंडियन काँग्रेस सुरू केली. त्यामुळे या या परिसरात राहणाऱ्या विविध भारतीय लोक लोकांना एकत्र आणण्यास मदत झाली आणि ते आणि तू नेहमी त्यांच्या बाजूने बोलण्यास तयार होत ते ते ते समाजातील एक अतिशय महत्त्वाची व्यक्ती होते. आणि त्यांच्या कार्यामुळे अनेक अं भारतीयांचे जीवन सुधारण्यास मदत झाली.

हा आणि शेवटी त्याला त्यांच्या त्यांच्या वंश आणि रंगावर आधारित भेदभावाचा अनुभव अनुभव आला आणि दक्षिण आफ्रिकेतील राणी राणी विक्टोरिया च्या वसाहतीपैकी एका वसाहतीमध्ये हे भारतीय प्रजेविरुद्ध प्रबळ होते. हो आणि एक मुस्लिम Merchant काठीवर नावाचा त्याचा एक भाव होता गांधीजिना offer पण केली होती.

आणि ते एकवीस वर्ष South Africa होते तिथे त्यांना चांगले वाढले होते. आणि त्यानंतर त्यानंतर गांधीजिनी चंपा चांपारन मध्ये राहणाऱ्या शेतकऱ्या हककसाठी आंदो आंदोलन केले होते. South Africa मधी लोक त्यांना criticize पण करत होते कला म्हणून त्यांचा कलर म्हणून

ते पण होत त्यांच पण आणि जो जो चम्पारण सत्याग्रह म्हणून ओळखला गेला आणि या आंदोलनात शेतकऱ्यांचे पंचवीस टक्के पैसे परत मिळण्याचे यशपण आले होते.

आणि महात्मा गांधीनी अहिंसक प्रतिकार कीवा सत्याग्रहाचा सराव केला आणि यामुळे त्यांचा बद्दलची लोकांची धरणा बदलण्यात मदत झाली त्यामुळे यामुळे तो इतरांसाठी एक प्रेरणा बनला आणि त्याला त्याचे ध्येय सध्य करण्यात मदत झाली.

ठेवली आणि कर कर कर कर संग्रा संग्राकरणी गरीब शेट कार्याण भरलेली भाडे माफ करावी असा असा पण प्रस्ताव मांडला.

आणि त्यानंतर ब्रिटिश ब्रिटिश सरकारने हा हा प्ररस्ताव मान्य केला आणि आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचे भाडे माफ माफपण केले.

हा नी खालच्या खालच्या वर्गा नंतर महात्मा गंधिनीही मुस्लिमांना सुरू सुरू केलेल्या अं खिलाफत च चळवळीला पाठिंबा दिल आणि याच या चळवळीचा उद्देश खिलाफत पूर्ण स्थितीने करणे हा होता. हो आणि non violence आपण खूप वायरल केला होता त्यांनी आणि गांधींनी म्हणजे हिंदू मुस्लिम ऐक्याचा विश्वास जिंकला आणि त्याचवेळी त्यानंतर गांधी महात्मा गांधींच्या असहकार चळवळीचा पाया बननाहो होते पण झालेला आहे

हा आणि अमृत अमृतसरमध्ये मिळाली रॅली दरम्यान ब्रिटिश सैनिकांनी जमावावर गोळीबार केला.

हजार लोक मारले आणि दोन हजार अधिक जखमी झाले आणि याच याच घटनेचा आत्मा आत्मा आत्मा गांधीवर खूप परिणाम झाला. हो त्यांनी काही लोकांना पण खूप सहानुभूती दिली आहे मदत पण केलेली आहे गरीब लोकांची आणि ज्यांनी निषेदाचा वेगळा मार्ग अवलंबण्याचा निर्णय घेतला म्हणजे त्यांनी शांतता पूर्व म्हणजे पूर्ण प्रतिकारच्या तत्वावर आधारित ब्रिटिश भारतातील राजकीय आणि सामाजिक स्थ संस्थावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन पण केले.

हिंसाचार उसळला होता प्रत्यक्षात पोलिसांनी म्हणजे मिरवणूक मिरवणूक रोखण्याचा प्रयत्न पण केला होता. आणि मात्र मात्र जमाव जमाव जमाव अनियंत्रित होता दरम्यान आंदोलन एकच एकच station अधिकारी आणि येकेविस हवालदारांना पोलीस ठाण्यात

आणि या आगीत सर्व लोकांचा म्हणजे होरपोळुन मृत्यू झाला या या घटनेमुळे महात्मा गांधींचे हृदय हादरले आणि त्या यानंतर त्यांनी यंग इंडिया वृत्तपत्रात लिहिले की आंदोलन हिंसक होण्यापासून वाचण्यासाठी मी प्रत्येक अपमान छळ बहिष्कार अगदी मृत्यू सहन करण्यास तयार आहे

आणि महात्मा गांधींनी म्हणजे ब्रिटिश सरकारच्या विरोधात हिंसक प्रतिकारक चळवळ सुरू केली त्याने ठरविले की तर कोणतीही व्यक्ती कंपनी मीठ तयार करू शकत नाही इतरांच्या स्वातंत्र्यावर बंधने आणण्यासाठी ब्रिटिश ब्रिटिश सरकारने हा नियम केला आणि तथापि महात्माजींच्या आंदोलनाने ही विरोध केली की शांततापूर्ण प्रतिकार देखील उत्कृष्ट परिणाम मिळवू शकतो.

अजून तर त्यांनी खूप काही केलं ना देशासाठी हा त्यांनी देशासाठी खूप काही केलं त्यांची तर दोन ऑक्टोबरला जयंती पण साजरी केली जाते. होते दोन काडी पण घेऊन फिरत होते गाडी पण होती त्यांच्या जवळ हा खूप चांगला वाटला त्यासोबत बोलून

हो बाय. नमस्कार सहित. आह नमस्कार आह बोला कि. काय म्हणत्यात सर बाकी आपल काय क्रिकेट वगेरे चालू आहे कि नही? tournaments वगेरे? हो सर. हिकड tournaments वगेरे सुरु आहेत. आणि तेझात भाग्य नाही सुरू आहेत. अच्छा अच्छा. हा तुमचे मी status वगेरे बगीत्लो होते. मित्रांनी संगीत्लो होते मला.

हो हिकड एक क्रिकेट ची company आहे ती sponsor करते मला. आणि त्येंच प्रत्येक matchs खेळतो. आणि ते मला sponcership चे पैशे देतात. अच्छा अच्छा. खूप चंगला एकदम बडिया. हो एकदम व्यवस्तीत सुरु आहे. तुम्ही सांगा तुमच काय सुरु आहे? अहो सर आमच पण एकदम मजेत चालू आहे, हे काय tension नाही तस. आमच पण अत्ता क्रिकेट club open होत एक वेगळा नवीन, पण ते म्हणतंय कि sponsor अना म्हण तुम्ही कोन तरी, आमाला भेटलय दोन तीन sponsor मग काय इतकं tension नाही होणार. अहो sponsor भेटायला तुमच. अं क्रिकेट मधे तुम्हाला skills पण पाहिजे हवेत. without skills कोणी तुम्हाला sponsor नाही करणार. हो सर ते पण माहिती आहे अम्हाला. बस skills वगेरे आहेत म्हंजे आमच कड तस? कारण आहे कि तुमच्या ज्या skills आहे त्या sponcership भेठन्या साटी थोडासा मला वाटतंय कि कमी आहे.

अरे हा ते पण मला वाटलं हुत थोड थोड पण अस तरी पण try करूया ना आपण. improve करून मग नंतर जाऊया पुढं. हा मेहनत तुम्हालाच करायची आहे. मेहनत कोणी तुम्हाला सांगणार नाही ती करा. मेहनत तुम्हालाच करायची आहे. हो बर बर बर. आणि तुमचा मित्र त्यो आहे कृष्णा त्याला हि sponsor भेठना मुश्कील आहे. कारण कि मागच्या वेळे तेव्हा मी त्याला बगत होतो क्रिकेट खेळताना तेव्हा समोरच bowler ने सहा ball टाकते तेला आणि साही ball मधे त्याचे सहाचे सहा ball मधे डण्डे बाहर निगाले. अर पर तुमच्या मित्र कृष्णाला एक हि ball खेळता नाही आल व्यवस्तीत. एक हि ball सुद्द bat वर लागला नाही. हो का अर खूच वाट ईं खू पच

आणि तुम्ही मग तुमच stands तुम्ही righty हाथ काय lefty हाथ,

ओ म्हंजे तुम्ही दाहीने बल्लेबाज आहे तर मग? तुम्ही ते आहे तुम्ही तुमच stands improve करा. तुमच थोडंस fitness वर लक्ष द्या.

पाय पुढचा पाय बाहीर काढायचं कारण कि तुम्ही पुढचा पाय बाहीर नाही काड त्या मुळे काय होतो? ball तुमच्या अंगावर चाडतो. आणि क्रिकेट मधे चांगल बल्लेबाज त्योच आहे जो ball च अंगावर चडतो. हम्म बरोबर sir अस आहे. तर तुम्ही कम्मित कमी अस करा कि फुडे निगत जा फुडच पाव तुम्ही बाहीर कडता आणि ball चा छातडा वर जात जा. ball तुमच्या छातडा वर येतो त्या मुळे तुम्हाला खेळता येत नाही. हो sir बर बर. sir पण मी ते छात्या वर, छाती वर छातद्या वरच्या ball जेव्हा येतात ना तेव्हा मी full shot खेळतो. त्या दिवशी तुमच्या त्या छातीवर ball बसला होताआणि तुम्ही खालीच बसले. मला अस वाटल भीतीच वाटली कि काय झाल तुम्हाला. नाही नाही माझ छाती वरती नाही घुसला होता. मग कृष्णाच छाती वर बसला हुता का? हो कारण कि मी खेळलो नाही ना. हो मग अस झाल असेल बहुतेक.

हा कारण कि मी जर खेळलो होतो. आणि छातीवरच ball अस्त मी full shot आरामच खेळलो होतो. हो ते पण बरोबर आहे

practice वगेरे झाल असेल तर मी क्रिकेट जास्त खेळतो पण एक proper येत नाही मला पण full shot एक नंबर येतय मला प्रत्येक वेळी. full shot परत bowler full shot च नाही टाकणार ना योर्केर हि टाकेल.

हो तेच तेच्या वरती चुकून जातो. बाकीच shot खेळतीदायक नाही होऊन out होऊन जातो मी कधी तरी. त्येचा वरती अत्ता मला नाही ना तुम्हाला कळावी लागणार आहे. आणि तुमचा मित्र कृष्णाला हे सांगा मेहनत करायला त्यो मी ऐकल त्यो मेहनत करत नाही तेवडी. नाही नाही आता त्यो room मधे बसलाय मी हित बाहीर आलोय हित अस वाटतंय room मधे ओह room मधे गेला मग मेहनत घेत असणार त्यो

search वगेरे करत असत्यात बगुया. net practice करत आहे. room मधे, त्याने net लावलेली आहे मी high class room मधे आणि त्यो net practice करतो room मधे. नाही नाही ते हो लावली होती. पण मागचे दिवस काडली म्हंजे ते कुटतरी बाहीर घेऊन गेले ते तिथे मैत्रीने वगेरे तेन्हा त्याचा मुळे त्यांनी practice . net practice mobile वर चालू आहे. फक्त video वगेरे बगत बसतो त्यो. chatting करत बसतो क्रिकेट बद्दल काय improve करू शकतो अस

हम्म म्हणून तर मी हिकड आलो नाही तर net वगेरे लावली असती त्याने rrom मधे मी आलो नसतो हिकड बरोबर बरोबर, खूप छान हम्म तुम्ही सध्या bowler आहात का नाही तुम्ही का फक्त batting च करता आधी -अधुरी

हाथ पूर्ण फिरवायचा प्रयत्न करा हळू हळू मग पळत येऊन फेका हळू हळू

हा मी कायीच केलो नाही कधी मी तर कारण कि गल्ली क्रिकेट खेळाल्तो आणि तेव्हा पप्पाच हाथा मधे बाल मिळाल्त. direct फेकाय्त असतो ती तसच करायचं उगच. हा तुम्हाला जर sponcership पाहिजे असेल तर मग तुम्हाला. त्या लेवेलच क्रिकेट खेळावंच लागणार त्या शिवाय तुम्हाला sponcership भेटना फार कठीण आहे. हो बरोबर बरोबर. पर तेच म्हणतो मी करा कायी तरी मेहनत वगेरा है कि नाहि.

मी IPL मधे मी सद्या जो कोणत्या team च fan नाही आहे. कारण कि

अच्छा मला अस वाटल कि, तुम्ही विराट कोहलीच fan होते.

अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे sir मला ते

फक्त थोडंस जिंकत नाही. final हो bad luck हा त्यांचा सोबत luck नाही आहे पण team त्यांची खूप छान आहे बनवलेली. त्याचं खूप छान अस्त पण जेव्हा. trophy जिंकायची वेळ येतय तेव्हा काय माहिती हे चेन्नईवाले आणि मुंबईवालेच trophy घिऊन जाता. हो ना. sir तेच ना हो.

हो नक्कीच नक्कीच. हो त्यांहा काय तरी practice करावे लागेल जास्त. त्यांहा एक मला अस वाटत चांगले bowler निवडायला हवे. कारण कि तेंच्या कडे experience bowler नाही आहेत. हो बरोबर आहे बरोबर आहे हा आवाज येतय ना सर तुम्हाला.

हो हो त्याचं पण तास आहेत कि बोलण्यासाटी. ते कसे कधी bowler घेऊन टाकतात, कधी batsmen घेऊन टाकतात. कधी कधी दोग पण नाही

नाही नाही तस बगायला गेल तर मागच्या वेळी म्हंजे त्यांची team एकदम पक्की हुती सर. हर्षल पटेल बगा तुम्ही किती form मधे हुता, किती wicket घेतला? सर्वात जास्त wicket तेंनीच घेटला हुता. म्हंजे काय काय player असतात ते एक season खेळतात दुसरा season नाही हो तस आहे कि आपल मित्र एक आहे कृष्णा त्यो दहा match एक match six मारतो आणि मग दहा match पर्यंत six नाही मारत हा ते तसच होतो सर, त्या मुळे का आपल कुट तर त्याचं सुखदपणा अस करताना bad luck पण मधी येतात.

हो ते खूप बर आहे सगळ अत्ता. अस आहे बाकी तुमच जेवण वगेरे झाल? sir हो अस अत्ता जेवण वगेरे करूया करणारच आहे मी, हित्त हित्त दोनी वडापाव खालेलो आहे दोगांनी. आणि मग तळून वळून काय तरी बनवूया नाही तर मग बहिर खाऊया. हो वडापाव अजव कारण कि ते तेल खाणार त्यो ते शरीरा साटी चांगल नस्त.